विद्यापीठ आहे जाण्यायेण्याचा रस्ता आहे मोकळी जागा आहे खूप सारे गाड्या वगैरे लावले आहेत काहीशी लोकं आहेत आजूबाजूला शॉपीस वगैरे आहेत. साइड ला जाण्या येण्यासाठी रस्ते आहेत.

हा एक हॉल आहे हॉल मध्ये जाण्या येण्याचा रस्ता आहे खूप सारे चेयर्स वगैरे आहेत खूप सारे लाइटस आहेत खूप सारे लोक आहेत जाणे येण्याचे रस्ते आहेत.

कुलच अँड ग्रीस जाण्यायेण्याच्या रस्ता आहेत खूप साऱ्या गाड्या वगैरे आहेत लाईट्स वगैरे आहेत मोकळी जागा आहे.